ब्रम्हा ताडपत्रावर लिहिण्याची चाल जादू मंत्र संस्कृती चे मूळ आटक नदीच्या पलीकडेच जाण्याची बंदी पूर्वी घोडी वगैरे जनावरे ब्राह्मण लोक खात होते भट राक्षस यज्ञ वानासूराचें मरण परवारी सुतांचे पास्टीचे चिह्न बीज मंत्र महार शुद्र कुळकर्णी कुळंबी कुणबी शुद्रा आणि द्वेष सो सोवळे धर्मशास्त्र मनू मठ पंतोजी चे शिक्षण मोठा भयंकर परी परिणाम प्रजापती चे मरण, ब्राह्मण इत्यादी विषयी वामन मेल्या मागें उपाध्या चा कोण अधिकार झाला ह्या प्रसंगी थोर खुली थोर कोली अधिकारी नेमण्या ची सवड झाली नाही सतत ब्रह्म या नावाने नावा चा एक पटाईत कारकून होता तोच सर्व राज्यकारभार चालवू लागला तो मोठा कल्पनी कल्पनी माजवत तशी वेळ पडेल तसे वागून आपल्या मतलब साधणारा होता त्याच्या बोलण्याचा काडी मात्र विश्वास नसे म्हणून त्यास चार तोंडाचा ब्राह्मण म्हणण्याचा प्रचार पडला असावा सारांश तो अतिशय दक्ष हट्टी दुत्र धाडस आणि निर्धारी होता ब्रम्हाचे प्रथम काय काय केले ब्राह्मणा ब्रह्मणा ने प्रथम ताडपत्रावर खिळ्यांचे अकरून लिहिण्या चे युक्ती काढून व त्या जे काही इराणी धातू मंत्र व जा काही भाकड दंतकथा पाठ होत्या त्यांपैकी कित्येक गोष्टी त्यात सामील करून त्या सर्वांचें त्याने त्या वेळचा सर्व कृत चालू भाषेत आताच्या फारशी बयतीसारखी लहान लहान कवने करून त्या सर्वांच सादर ताड पत्रावर अं टिपून ठेवल्या पुढे त्यांनी फार प्रशंसा वाटली आणि त्याने आणि जे तेणे ब्राह्मणा च्या मुखा पासून त्या कादंबऱ्यांचे एक धातु जादू मंत्र विद्या निघाली म्हणून म्हणण्या ची वहिवाट पडली असावी इतक्यात उपाध्ये लोक उपासने मारी उपासाने मरु लागले त्यामुळे ते इरानात परत माघारे चोरून लपून छपून जाऊ लागले तेव्हा त्यांनी आटक नदीत अथवा समुद्रास कोणी उल्लंघून पलीकडे जाऊ नये म्हणून तलाख घालून बंदोबस्त केला त्यांनी मग त्या झाडीत झाडीत काय काय घालून खाऊन आपले जीव वाचविले त्यांनी मग येथे झाडांची फळे पाने, जमिनीतील कंदमुळे व जंगलातील अनेक बरेचसे पशुपक्षी तर काय पण किते काही अखेरीस आपल्या बस्त्या घोडयांचा सुद्धा वध करून त्यात भाजून खाल्ले

नानातरे त्या प्राणीमात्रांचे मांस खाल्ले व त्यांनी वर त्यांची त्यास लाज वाटू लागली असल लागल्या मुळे त्यांनी ते खाण्याची बंदी करण्याचे प्रयत्न केले असतील खरे परंतु त्यातून कित्येक भटास मांस खाण्याची रुची लागलेली सवय सुटेना त्यांनी काही काळानंतर संधी पाहून त्याने कर्माचा शोध दोष छपविण्याकरिता पशूंचा वध करून त्यांचे मांस खाण्या मध्ये अगाध पुण्य आहे म्हणून त्या पशूंचे वधास पशु यज्ञ अश्वमेध वगैरे प्रतिष्ठिन नावे देऊन ग्रंथ दाखवून दाखल केली नंतर ब्राहमनाने नें काय केलें पुढे बळीराजा चा पुत्र बाणा सुर मरणा मरताच त्यांच्या एकंदर सर्व राज्यात कोणी मुख्य अधिकारी नसल्या मुळे जिकडे पाहावे तिकडे बेबंद होऊन जो तो आपापल्या घराचा राजा होऊन ऐशआरामात गुंतला अशी संधि पाहून याने आपल्याबरोबर जास्त विभूषित भट परिवारात ज्याचा आप भद्र हल्ली परिवार ही होईल अनेक त्याने राक्षसा वर एकांकी रात्री घाला लावून त्याच्या अगदी मोड केला त्यानंतर त्याने बाणा सुरांच्या राज्यात फिरण्याचे पूर्वी असा विचार केला की पुढे कदाचित न जावो न जाणो आपल्या वर एखादे संकट येऊन आपली सर्वांची दाणा दान झाल्यास पुन्हा आपण आपल्या परिवारातील एकमेकांनी एकमेकांस ओळखून काढता यावे म्हणुन ब्राह्मणानें एकंदर सर्व आपल्या परिवारास लोकांच्या गळ्यात एक एक पांढऱ्या सुताच्या पाष्टीचे जाती सूचक चिन्ह म्हणजे ज्यात हल्ली ब्रह्मसूत्र म्हणतात ते घालून व त्या प्रत्येकास एक जाती बोधक बीजमंत्र म्हणजे ज्यात हळ्ळी गायत्री मंत्र ती शिकवून पुढे त्याजवर कसा ही प्रसंग गुरदला तथापि त्यांनी तो मंत्र क्षत्रियास सांगू नये म्हणून तलाक मारून टाकली यावरून भट लोक आपापल्या परिवारातील एकमेकांचे एकमेक सहज ओळखून काढू लागले यानंतर ब्राह्मणा नें काय केलें? नंतर ब्राहमनाने त्या आपल्या सर्व परिवारास भटास बरोबर घेऊन बाणासुराच्या राज्यात शिरला आणि त्यांने त्यातील कित्येक लहान मोठ्या सरदारांचा मोड करून बहुतेक क्षेत्र आपल्या हस्तगत करून घे अं घेण्यात त्यापैकी रणांगण कंबारे बांधून लढणार्‍या महारी क्षेत्रीयाशिवाय जे लोक त्यांच्या तावडीत सापडले होते तेवढ्याचे मात्र त्याने सर्व हरण करून त्या सर्वांस केवळ सत्ते च्या मताने दृस्त शूद्र लोक म्हणून आपले दास केले त्यातून कित्येकास आपल्या लोकांच्या घरोघर सेवा, सेवा चाकऱ्या करण्याकरिता वाटून दिले बाकी राहिलेल शूद्रांची गाव गाव एक एक भटका भट कामगार पाठवून कुळेवारी करू त्यांज पासून शेतातील काम करून घेतले त्यांचे पोटा पुरते अन्न देण्याची वहिवाट घातली यावरून त्या कामगाराचे नाव कुळेकर्णी पडले कुळांची नावे कुळ वाडी अशी पडली व त्यात दास कुल कुणब्याच्या स्त्रियास नेहमी शेती पुरते काम नसल्यामुळे कधी कधी कारण कारणपरत्वें भटांच्या घरी सेवाचाकऱ्या करावयास जावे लागत असे या शौक कुणबिन आणि दासी या दोन्ही शब्दांमध्ये तीळ मात्र भेद दिसून येत नाही वर लिहिलेल्या मूळ आधारा वरून पुढे एकंदर सर्व भट उत्तरोत्तर ममंडात होते जाऊन शुद्रास किती नीच मानू लागले की त्या विषयी ही सर्व हकीकत लिहून गेल्यास त्यांचा एक स्वतंत्र ग्रंथ लिहून या भयास्तव यापैकी काही काही सांप्रत मुद्दे आढळतात ते थोडक्यात येत येथे लिहितो हे येणे प्रमाणे हल्लीचे भट गाडणार्या मंग्या महा महाल्या सारखे अक्षर शून्य का उपाशी मरू लागल्यामुळे जी नाही नीच कर्म आसरून पाप पुण्याचा विविध निश निषेध व मान्यता

शुद्राचे दारोदार धर्माच्या मिश्रा ने दोम दोम करून आपली अशी तरी पोट जाळतात परंतु शुद्राचे चाकर होऊन त्यांच्या शेतात गुन्हे गुरे सांभाळून त्यांच्या गोठ्या तील शेण वाहून शेणखईत नेऊन टाकण्यात नांगर कुळवू मोठा आणि गाड्या हाकण्यात खांदणी खूरपणी खोळपणी करण्यास सोन खताचा पाट्या डोही वर वाहून झाडास खोतविण्यास कडक्याचा काळात आळा आळा चा वाहून गंजी रचण्यास रात्री हातात काठ्या घेऊन शेतांची राखण करण्यास व त्यांच्या शेतीतील धान्या ची भाजीपाला ची ओझी वाहून त्यांच्या घरी घेऊन टाकण्यास लागतात हे शुद्राच्या घरी चाकरीत राहून त्यांनी घोडी खाज खाजवून त्यांच्या घोडय़ां पुढे डावन्यास त्यांची जोडे बंगल्यात मारून सांभाळण्यास त्यांच्या घरातील झाड लोट करून त्यांची उष्टी काढून खरकटी भांडी घासन्यास त्यांच्या घरातील समया घासून दिवे लावण्या व त्यांच्या घरी चिखल माती लावून बिगाऱ्यांचे काम करण्यास लाजतात त्याचप्रमाणे भडगी भडनी शुद्रांच्या चाकरीन होऊन त्यांच्या स्त्रियास उटणीं लावून त्यास धाऊ घालून त्यांचे केस विंचरण्यास त्यांच्या घरातील झाडलोट करून त्यांच्या स्त्रियांचे बिछाने करून त्यांचे पाय चेपवून व त्यांच्या स्त्रियांची लुगडी धूऊन त्यांचे थोडे त्यांची जोडे सांभाळण्यास लाजतात पुढे जेव्हा ते महा हरी आपल्या शुद्र बांधवास भटांच्या हातांतून सोडवावें म्हणून भटांवर हमेशा हल्ले करू लागले तेव्हा एकंदर सर्व भट शुद्राचा चा इतका द्वेष करू लागले की ते शूद्र शूद्र जीवलेले अन्न सुद्धा खाईनासे झाले व त्या द्वेषा वरून हल्ली चे भट शूद्र शिवलेले अन्न तर काय पण ते शुद्र शिवलेले पाणी सुद्धा पीत नाहीत त्यांनी आपणास कोणी शूद्रांची शिवू नये आज करीता सोय होण्याची चाल पडली पुढे कित्येक शूद्रद्रोही भट्ट ग्रंथकाराकांनीं जनाची तर नाही पण मनाची सुद्धा काडी मात्र लाज न करितां संधी पाहून त्या सोवळ्यांचे इतके महत्त्व वाढविले कि

करून ठेवली आहेत व काही कालांतराने शुद्रास आपल्या पूर्वीच्या श्रेष्ठत्वाची आठवण झाल्यास ते कधी तरी आपल्या उरावर नाचण्यास कमी होणार नाहीत या भयावस्थ शुद्रास मूळ कोणीं ज्ञान शिकवू नये म्हणून भटांनी बंदी करून तृप्त झाले इतकेच नाही तर परंतु त्यांनी यांपैकी कोणी परमार्थसंबंधी ग्रंथ वाचित असल्यास त्यातील एक शब्द सुद्धा शुद्रांचे काणकानी पडू नये असा प्रति प्रतिबंध करून टाकीला याविषयी मन्सूर हस्ते न दाखविले ला दाखले ही सापडतात त्या आधारावर हल्लीचे सोवळे भट तसले अपवित्र पुस्तके शूद्रांचे समक्ष वाचीत नाहीत हातात अधिकृत आता तरी ख्रिस्त म्हणविणार्‍या इंग्रज सरकारच्या धाकाने

तथापि तथापी त्याच्यांनी आपल्या पूर्वजांच्या लबाड्या उघडकीस आणून शुद्रास त्या विषयी खरा समज देऊन आपले महत्त्व कमी करून घेवत नाही सबक ते शुद्रांचे मुलांस केवळ कामा पुरते व्यवहारिक ज्ञान सुद्धा न शिकवता ते त्यांच्या मनात अनेक तर्हेचे अपुर्ती देशा विधीची खोटी तत्त्वे मात्र भरून त्यात पक्की English राज्य भक्त करून अखेरीस त्या शिवाजी सारख्या धर्मभोळ्या अज्ञानी शूद्र राजाने आपला देश black chuan पासून सोडून वाई ब्राह्मणा ने कसे पालन केले याविषयी अनेक भूलथापा देऊन त्यास कोकण व धर्माभिमानी करून सोडतात यामुळे सूत्र समाजाचे मानाप्रमाणे ते मोडाली जोखमीची कामे करण्यास लायक विद्वान होत नाही एकंदर सर्व खात्यात भटांनी गर्दी होऊन ते शुद्रांवर इतक्या सफाईने सफाई ने जुलूम करतात की त्याविषयी यथा सांग हकिगत लिहून घेण्यात कलकत्यातील नीळ पिकविणार्‍या English लोकांचे जुलूम खंडीत नवा टक्के नवा टक्के सुद्धा भरणार नाही आता चिंब चीहून कडे भटांच्या हातात सत्ता आल्यामुळे तो गरीब व अन्याय शुद्र रयतेचे तर काय पण ते सरकारचे सुद्धा अनिवार्य नुकसान करीत आहे व यापुढे ही सरकार चे नुकसान करणार नाहीत असे असे कोणाचेही म्हणण्यावर नाही याविषयी आमच्या शहाण्या सरकारास माहिती असून ते आंधळ्याचे सोंग घेऊ केवळ भट यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या धोरणाने वागते यास्तव यांपासून अखेरीस मोठा भयंकर परिणाम होईल यात तीळ मात्र संशय नाही संसार ब्राह्मणाने येथील मूळच्या क्षेत्रवासी लोकांस दास केल्यानंतर तो वर्गाने इतका फुगला होता की महाहरीने त्यांचे नाव थट्टेने प्रजापती पाडले होते असा तर्क निघतो परंतु ब्रह्मा मेल्या वर आर्य लोकांच्या मुळचा भट नावाचा लोक होत जाऊन त्याचे नाव ब्राह्मण पडले परशुराम मातृवोश एकवीस वारा बैठक खंडेरावाने रावाचा आश्रय केला प्रजापती मेल्या वर ब्राह्मणाचा अधिकार कोण झाला परशुराम परशुराम स्वभावाने कसा होता परशुराम स्वभावाने पुंड साहसी नष्ट धीरी दृश मूर्ख आणि अधम होता तो आपला तो आपल्या जन्म देणार्‍या रेणुकेचे शिर उखविण्यास काडी मात्र भ्याला नाही तो शरीराने फार बळकट असून मोठा तीरण तिरंदाज असेल त्याच्या अमलात काय झाले प्रजापती मरताच बाकीच्या उरलेल्या महाहरीने ब्राह्मणाच्या हाती सापडलेल्या आपल्या बांधवांस ब्राह्मणाच्या दास्यत्वापासून सोडविण्यासाठी परशुरामाची एकवीसवेळा इतकी निकऱ्याने लढाया केला की त्यांचे अखेरीस दयेत्वि म्हणून नाव पडले व त्या शब्दांत चा पुढे अपभ्रंश दायित्व झाला तेव्हा परशुरामा ने एकंदर सर्व महाहरीचा मोड केला तेव्हा त्यातून कित्येक महाविरानी निराश होऊन आपल्या स्नेहाच्या मुलुखात जाऊन आपले शेवटचे दिवस काढले म्हणजे जेजुरीच्या खंडेरावाने जसा रावणाचा आश्रय केला त्याचप्रमाणे नऊ खंडाने ज्ञानियास सात आश्रया सर्वांनी तळकोकणात जाऊन तेथें छपून आपले शेवटचे दिवस काढले त्यावरून ब्राहमनाने केवळ धिक्काराने नऊ खंडांचा जो न्याय, न्याई त्याची स्त्रियावाचक निंदणाव नऊ हनती जाणाई व सात आश्रयाचे नाव. सतीयारसा पाडले बाकी जेवढे महाहरी परशुरामाने रणांगणीं कैद केले तेवढ्यापासून परशुरामाने त्यांनी कधी पूर्ण ब्राह्मणा वर कंबरा बांधू नयेत म्हणून क्रियाभानक प्रक्रिया भाग होऊन एकंदर सर्वांच्या वेळात एक एक काळ्या सूताचे दोर्‍याचे चिन्ह घालून त्यांचा त्याने शुद्र ब्राह्मणात ब्राह्मवासी

उदाहरणार्थ या निर्दयाने महार मांग लोकांचा सूट उगविण्याच्या हेतूने आपल्या लोकांचे मोठमोठे इमारतीच्या पाया मध्ये कित्येक मागास त्यांनी श्री स्त्रियांसह उभे करून त्यांचे केविलवाणे ओरडण्याची कोणास दया येईल याजकरितां त्याने तोंडात तेल शेंदूर ओतून त्या जीवंतच त्या पायांमध्ये दडपण्याची वहीवाट लावली व ती अति क्रूर ताल मुसलमानांचे जसजसे प्राबल्य होत चालले तस तशे आपोआप बंद झाले परंतु इतके महाऋषी लढता लढता परशुरामाचे इतके लोक मारले गेले की ब्राह्मणापेक्षा ब्राह्मण विद्वान चा भरणा अधिक वाढला व त्याने नीट रीतीनें अशी व्यवस्था ठेवली की त्यांची मोठी पंचायत येऊन पडली शेवटी ब्राह्मण स्त्रियांचा पुनर्विवाह अगदीच बंद केला तेव्हा थोडेसे लागी लागण्या सारखे झाले परशुराम आपले ब्राह्मण लोकांचे. वता वधामुळे इतका पिसळला की त्यांनी मानासुराच्या एकंदर सर्व राज्यातील क्षत्रीय च्या बीजा चा समूळच नाश करावा म्हणून शेवटी त्या माहाहरी स्त्रियांचा निराक्षित गरोदर विधवा स्त्रिया ज्या इतर अनेक भूमीच्या ठाई आपले जीव घेऊन लपून राहिल्या त्यांच्या त्यांच्या पोटी पुनः जन्मनार्‍या

त्या झपाट्यातून मोठ्या दैवयोगाने वाचलेल्या अर्भकापासून उत्पन्न झालेले काही कुळे हल्ली परशू परशू लोकांचे समाजात सापडतात त्याचप्रमाणे परशुरामाच्या धुमाळीत रामूलशीत जिनगर तुंबडी वाले

राजाच्या पुत्र दोन निर्वंश होईपर्यंत एकंदर सर्व त्या कुळात मीर काढून त्यांच्या लोकांशी अशी राखण रांगोळी

यामुळे एकंदर सर्व ब्राह्मण लोक त्यांच्या नावाने हाकल्या हक्कल्या मारावयास खोटे वाटते लागले कुठे नाही त्या इतक्यात येथील एका क्षेत्रपतीच्या रामचंद्र या नावाच्या मुलाचे परशुरामाचे धनुष्य जनक राजाने घरी भर भरस भीत भंग केल्यामुळे परशुरामाचे ती परशुरामाने ती सुरस मनात धरून रामचंद्र आपल्या घरी जानकीस घेऊन जात आहे अशी संधी साधून रामचंद्रास रस्त्यात आडवून त्याचबरोबर युद्ध केले त्यामध्ये परशुरामाचा मोड झाल्यामुळे तो इतका तो इतका खचील झाला की त्याने आपल्या सर्व राज्याचा त्याग करून आपल्या कुटुंबा सह वर्तमान थोडेसे लोक बरोबर घेऊन तळ कोकणात जाऊन राहिला तेथे अखेरीस त्यास त्याचा पृथ्वी पूर्वी केलेल्या एकंदर सर्व दुष्टकर्मांचा पश्चात्ताप झाल्यामुळे त्याने आपला जीव कोठे व कधी व कसा दिला त्याचा कोणास शोध लागू दिला नाही परशुराम हा आदि नारायणाचा अवतार आहे तो चिरंजीव आहे

हल्लीच्या मागास महाराने पू पूर्वज परशुरामाशी एकवीस वेळा लढणारे महाहरी क्षत्रिय होते किंवा नाही म्हणून पदरात माप द्यावे याविषयीची ब्राह्मणास सूचना दिली आता त्यांनी परशुरामास पाचारून आणिले नाही यावरून परशुराम हा खरोखर आदि नारायण चा अवतार असून चिरंजीव असता तर ब्राह्मणांनीं कधीच त्यास धूंदून आणून माझी तर काय पण एकंदर सर्व जगातील ख्रिस्त व मोहम्मदी लोकांचीही खात्री करून द्यायचे समजुती प्रमाणे सर्व Black chunk लोकांचे बंड आपल्या मंत्र विद्ये च्या सामर्थ्याने मोडल्या मोडण्यास कधी मागे पुढे पाहिले नसते माझ्या मते आपण सर्व पुन्हा एकदा परशुरामास बोलवून पहा तो खरोखर जिवंत असल्यास तुमच्या बोलवण्याने खचित येई कदाचित येईल कारण हल्लीचे ब्राह्मण जरी आपल्यास कितीही विविध ज्ञानी झालो आहोत असे म्हनोत तथापि ते परशुरामाच्या मते भ्रष्ट च म्हटले पाहिजे याविषयी आपण आता शा कित्येकांनी शास्त्र विधी पूर्व कर कारली खाण्याचा धिकार करून शास्त्र निरीक्षक मायांची गाजरे खाण्याचा झपाटा चोरून चालविला आहे बरे तसे का होईना चिरंजीव परशुराम उर्फ आदिनाथ नारायणाचा अवतार यास मुक्काम सर्वत्र ठायी ही असे दादा परशुराम तू ब्राह्मणाच्या ग्रंथावरून चिरंजीव आहेत तूप कडू का होईना, परंतु विधी पूर्व कारली खाण्याचा धिक्कार केला नाही तुला पाहिल्यासारखे को कोळ्यांच्या मा मा माथानपासून पासून दुसरे नवीन ब्राह्मण उत्पन्न करावे लागणार नाहीत कारण हल्ली येथे तुजे मंडया पासून उत्पन्न केलेले ब्राह्मण यांपैकी कित्येक ब्राह्मण विविध ज्ञानी बनून बसले आहेत त्यांना काही अधिक ज्ञान सुद्धा येण्या देण्याची तुला जरूरी पडणार नाही फक्त तू तिथे ये

सामर्थ्याने पहिल्यासारखे काही चमत्कार English French वगैरे लोकांस करून दाखिव म्हणजे झाले तू कसा चुकवून पळून फिरू नको तू या notice च्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत येऊन हजर झाल्यास मी तर काय पण एकंदर सर्व जगातील लोक तुला तू सर्वेक्ष आधिनाथचा अवतार खास म्हणून मान देईल देतील युरोपमध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर ते दोन हजार दहा दरम्यान त्याच्या चित्रपटांची एकत्रितपणे

चौर्याऐंशी दश अब्ज तिकिटे विकली गेली. दोन हजार एकवीस पर्यंत त्याचा चित्रपटांनी चीनमध्ये चौदा अब्ज RNB

युनाईटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये कमाई केली आहे. दोन हजार अठरापर्यंत त्याच्या अट्ठेचाळीस चित्रपटांमध्ये जगभरातील बॉक्स ऑफिसवर मिलियन पेक्षा जास्त कमाई केली आहे. बालपणात तेन्कीन ओपेरा स्कूलमध्ये कायम धडे घेतले होते. त्याने एकोणीसशे ऐशीच्या दशकात व्यावसायिकरीत्या रेकोर्ड तयार करण्यास सुरुवात केली आणि तो होन्गकॉंग आणि याशियामध्ये एक यशस्वी गायक बनला. त्याने एकोणविशे चौऱ्याऐंशी पासून वीस अल्बम रेलीज केले आहेत आणि केनटोलीन माध्यमने जपानी, तेमाली आणि इंग्रजी भाषेत गायन केले आहे. यापैकी किमान दहा रेकोर्डिंग चित्रपटांसाठी फ्लौनट्रेका अल्बमवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचे कोटोनीज गाणे स्टोरी ऑफ द हिरो रॉयल होंगकोंग पोलिसांनी निवडले आणि एकोणीसशे चौर्याण्णव मध्ये त्यांच्या भारतीय जाहिरातींमध्ये समाविष्ट केले. त्याने वाँल्ट डिस्नी अनलिमिटेड फिचर मुलांच्या चीनी रिलीजमध्ये चानच्या पात्राला आवाज दिला. आय विल मेक ऑफ मॅन आउट ऑफ यू हे गाणे देखील सादर केले. रीलीजसाठी बोलण्याच्या आवाज देखील आणि गायनाच्या आवाज ध्वनी पोस्मंडने केला होता. त्याने अविस्मरणीय वर NAD ट्रान्सो सोबत सहकार्य केले. दोन हजार सातमध्ये चायनाने दोन हजार आठमध्ये होणारे ऑलिम्पिकचे अधिवृत्त एक वर्षाचे काउन्ट डाउन गाणे वी आर रेडी रेकॉर्ड केले आणि रिलीज केले. जे त्याने दोन हजार आठ उन्हाळी कोरॅलिन ऑलिम्पिक च्या एक वर्षाच्या काउंटडाऊनच्या समारंभात सादर केले. चीनने अधिकृत ऑलिम्पिक अल्बममधील एक व्हिडीओ दोन हजार आठ ऑलिम्पिक खेळासाठी अधिकृत अल्बम जे कि आवृत्तीने विशेष

चायनाने दोन हजार आठच्या उन्हाळी ऑलिम्पिक समारंभाच्या वेळी ओडीआट जानु लिहू वन व आणि

अकादमी चान यांना

काँगो विद्यापीठातून त्यांची मानद डॉक्टरेट ऑफ सोशल सायन्स पदवी मिळाली. दोन हजार नऊमध्ये त्यांना कंबोडिया विद्यापीठाकडून आणखी एक मानद डॉक्टरेट प्राप्त झाली आणि दोन हजार आठ मध्ये होनकोंगमधून सवाना कॉलेज ऑफ आर्ट एन्ड डिझाईनने त्यांच्या मानद प्राध्यापकासाठी बहाल केल्या. चानना सध्या होनकोंग पॉलिटेकनिक

मॅनेजमेंटची फॅकल्टी सदस्य आहेत जेथे ते पर्यटन व्यवस्थापन विषय व्यक्तित्व जीवन एकोणीसशे ब्याऐशीमध्ये चानने झोनझीन या अभिनेत्रीशी लग्न केले. त्याचा मुलगा गायक आणि अभिनेता जे. सी. चेनचा जन्म त्याच वर्षी झाला. इलनएनजीशी लीसोबत विवाहबाह्य संबंध होते आणि तिला एक मुलगी प्लाम आहे. तिचा जन्म अठरा जानेवारी एकोणीसशेनव्याण्णवमध्ये झाला होता, हे मिडिया मध्ये एका घोटाळ्यात बदलले. जरी त्याने इलेनला तिच्या राहण्याच्या खर्चासाठी दरमहा सत्तर हजार इतके डॉलर्स आणि ती चीनला गेल्यावर साथ हजार डॉलर्स दिले असले तरी नंतर तिच्या वकीलाद्वारे व्यवहार अस्तित्वात नसल्याचा दावा करण्यात आला. निकालाबद्दल खेद व्यक्त करूनहि चानने सांगितले की केवळ एक चूक केली आहे जी जगातील अनेक पुरुष करतात. घटनेदरम्यान इलिनने सांगितले की ति चानशिवाय तिच्या मुलीची काळजी घेईल. चान केटोनील, मंडारीन, इंग्रजी आणि अमेरिकन सांकेतिक भाषा बोलतो आणि काही जर्मन, कोरियन, जपानी, स्पॅनिश आणि

चान केटोनील, मंडारीन, इंग्रजी आणि अमेरिकन सांकेतिक भाषा बोलतो आणि काही जर्मन, कोरियन, जपानी, स्पॅनिश आणि थाई देखील बोलतो.